एक छान छान आणि सुंदर अस घर आहे घरा समोर कार उभी आहे आणि त्या ती कार असे खूप सुंदर सजवलेली आहे फुलांनी खूप छान अशी स पांढर्‍या कलरची कार आहे सजवलेली.

स्त्री माणूस स्त्री आणि माणस एका चे एक चेयर वर माणस आणि स्त्री आणि दुसर्‍या चेयर वर दोन स्त्रिया बसलेल्या दिसताय.